जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या फळ कलिंगड सफरचंद तेज्या- संत्री मोसंबी चिकू खूपच सर्व छान आहे.

पत्राच्या शेड मध्ये असल्यामुळे त्याचे त्याचा रंग उडलेला आहे.

तसेच हम खुर्च्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि लग्न चित लग्न कार्याची तयारी चालू--